ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे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
प्रॉपर्टीस विंडो मध्ये ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स पॅनेल मॉडिफायर्स पॅनेल आणि ऑब्जेक्ट दाता पॅनेल काय आहे
प्रॉपर्टीस विंडो मधील ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स पॅनेल मॉडिफायर्स पॅनेल आणि ऑब्जेक्ट दाता पॅनेल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे
हे शिकू
मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे
जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल बेसिक डिस्क्रिप्शन ओएफ ठे ब्लेंडर इंटरफेस पहा
प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे
आपण मागील ट्यूटोरियल मध्ये प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत
आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया
अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल
प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा
प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो
ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे हॉव टीओ चांगे विंडो टाइप्स इन ब्लेंडर हे ट्यूटोरियल पहा
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा
चैन आइकान वर लेफ्ट क्लिक करा
हे ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स पॅनल आहे
एड कॉन्स्ट्रेंट वर लेफ्ट क्लिक करा
या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे
येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत - ट्रान्सफॉर्म ट्रॅकिंग आणि रिलेशनशिप
कॉपी लोकेशन चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो
3डी व्ह्यू वर जा
लॅम्प निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा
ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स पॅनेल वर पुन्हा जा
एड कॉन्स्ट्रेंट वर लेफ्ट क्लिक करा
ट्रान्सफॉर्म च्या खाली कॉपी लोकेशन निवडा
एड कॉन्स्ट्रेंट मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल
या पॅनल मध्ये कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे
तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का
हे टार्गेट बार आहे
येथे आपण आपल्या टार्गेट ऑब्जेक्ट
चे नाव जोडतो
टार्गेट बार वर लेफ्ट क्लिक करा
सूची मधून क्यूब निवडा
कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर लागू करते
परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते
कॉपी लोकेशन च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या क्रॉस आइकान वर लेफ्ट क्लिक करा कन्स्ट्रेंट निघाला आहे
लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे
तर अशा प्रकारे ऑब्जेक्ट कॉन्स्ट्रेंट कार्य करते
आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत
आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू
3डी व्ह्यू वर जा
क्यूब निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्लिक करा
हे मॉडिफायर्स पॅनेल आहे
मॉडिफायर ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करतेमी प्रात्यक्षित करून दाखविते
मॉडिफायर्स पॅनल वर पुन्हा जा
एड मॉडिफायर वर लेफ्ट क्लिक करा
येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे जनरेट डिफॉर्म आणि सिम्युलेट मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या सबडिव्हिजन सरफेस वर लेफ्ट क्लिक करा
क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते
एड मॉडिफायर मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते
हे पॅनल सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर साठी सेट्टिंग्स दर्शविते
व्ह्यू 1 वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा
आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे
आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर्स बद्दल शिकू
सबडिव्हिजन सरफेस पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या क्रॉस आइकान वर लेफ्ट क्लिक करा
मॉडिफायर निघालेला आहे
क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे
modifierने क्यूब चा मूळ गुणधर्म बदललेला नाही
आपण इतर मॉडिफायर्स बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू
प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या इनव्हर्टेड triangleआइकान वर लेफ्ट क्लिक करा हे ऑब्जेक्ट दाता पॅनल आहे
निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी व्हर्टेक्स ग्रुप्स चा उपयोग केला जातो
व्हर्टेक्स ग्रुप्स चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु
शेप कीज चा उपयोग एडिट मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो
तुम्हाला शेप कीज बॉक्स च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का
याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो
प्लस साइन वर लेफ्ट क्लिक करा
पहिली के बसीस आहे
हि के जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते
म्हणून आपण हि के बदलू शकत नाही
इतर की जोडण्यासाठी पुन्हा प्लस साइन वर लेफ्ट क्लिक करा के 1 हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते
3डी व्ह्यू वर जा
एडिट मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील tab दाबा
क्यूब मोजण्यासाठी स् दाबा
माउस ड्रॅग करा
मापन ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा
ऑब्जेक्ट मोड मध्ये जाण्यासाठी tab दाबा
क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे
परंतु आपण एडिट मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले
ऑब्जेक्ट दाता पॅनल मध्ये शेप कीज बॉक्स वर जा
के 1 हि सक्रिय की आहे आणि ब्लू मध्ये चिन्हांकित आहे
उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे
हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो
0000 वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा
कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि enter की दाबा
क्यूब आता श्रेणीत आहे
जसे आपण पुढे जाऊ आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू
ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल
पुढील सेट्टिंग्स उव टेक्स्चर आहे
ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो
यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा
कॉपी लोकेशन कॉन्स्ट्रेंट वापरुन क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा
सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर वापरुन क्यूब ला स्फिअर मध्ये बदला
शेप कीज वापरुन क्यूब एनिमेट करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद